एक खूप मोठी बिल्डिंग दिसत आहे जे ग्रे रंगाची आहे तर तिथे खूप इलेक्ट्रिक वायरस दिसत आहेत आणि खूप शोप्स तिथे दिसत आहेत आणि हे बिल्डिंग ची हे खिडक्या आहेत ते दिसत आहेत बाल्कनी दिसत आहेत तर --

सिंचाई करून ठेवलेले दिसत अस आहे आणि तिथे बांबू दिसत आहे इलेक्ट्रिक वायर दिसत आहेत आणि एक खुर्ची दिसत आहे आणि खूप मोठे झाडं दिसत आहेत.

सोबत ही खिडकी दिसत आहे तिथे आणि जे भिंत आहे दिसत आहे जे पांढर्‍या रंगाची आहे आणि जे वॉटर बॉटेल ठेऊन आहे बेंच वरती दिसत आहेत.

ते सोफा दिसत आहे जिथे ब्राऊन रंगाचा आहेसोफा तर तिथे कुशन्स आहेतजे निळ्या रंगाचे आहेत आणि मागे पण काही फर्निचर दिसत आहे आणि त्या फर्निचर ला खूप--

एक अ व्हॅन दिसत आहे जी पांढर्‍या रंगाची आहे तर ते काही झाडं दिसत आहेत. जी हिरवी आहेत आणि--

आणि एक वॉटर टेंक दिसत आहे तिचं काही पाम ट्रीज दिसत आहेत इतर हिरवी झाडी दिसत आहेत आणि तिथं काही सुखे पत्ते दिसत आहेत पुढून.